आदर्श गाव हिवरे बाजार वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत
या ट्युटोरियलमध्ये आपण शिकाल 1हिवरे बाजार च्या लोकांच्या ठळक समस्या
2हिवरे बाजार ची सध्याची स्थिती आणि 3
पद्धती जे हे बदल घडवून आणण्यासाठी मदत करतात
हिवरे बाजार च्या लोकांच्या ठळक समस्या
हिवरे बाजार चे लोक शेतीसाठी पावसा वर अवलंबून होते
भारी मातीच्या झिजे मुळे जमिनीच्या गुणवत्तेची हानी होते
पिण्याचे पाणी क्वचितच उपलब्ध होते
त्यांच्या कडे पुरेसे चारा नव्हता
इंधनाचे लाकूड देखील उपलब्ध नव्हते
यामुळे भरपूर सामाजिक समस्या ओढवू लागल्या जसे की बेरोजगारी
लोकांना नोकरी शोधणे फार कठीण झाले
स्थलांतर लोक गावा पासून स्थानांतरन करण्यास सुरू करू लागेल
अपराधाच्या दारात झालेली वाढ
हिवरे बाजारातील सध्याची स्थिती
दरडोई उत्पन्न 1995 मध्ये रुपये 830 पासून वाढत गेले ते 2012 मध्ये ते रुपये 30000 पर्यंत वाढले
गावात 60 लक्षाधीश आहे
दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांची संख्या 1995 मध्ये 168 होती ती 2012 मध्ये फक्त 3 पर्यंत एवढी कमी झाली
याच काळात दूध उत्पादन दर दिवसाला 150 लिटर्स पासून 4000 लिटर पर्यंत वाढले आहे
साक्षरतेचा दर 30 पासून 95 पर्यंत वाढला आहे
अपराधाचा दर अत्यंत खाली आला आहे
आणि रोजगारात वाढ झाली आहे
स्थिती सुधारण्यासाठी मदत केलेला सराव आहे पाच विविध दृष्टिकोन किंवा पंचसूत्री 1मोफत स्वैच्छिक कामगार किंवा श्रमदान 2चाराई वर बंदी किंवा चाराई बंदी 3झाड कापणी वर बंदी किंवा कुऱ्हाड बंदी 4दारू वर बंदी किंवा नशा बंदी
फॅमिली प्लॅनिंग किंवा कुटुंब नियोजन
श्रमदान समुदाय कल्याणासाठी लोकांनी एकत्र काम सुरु केले
गावकऱ्यांनी एक संस्कृतीक कार्य विकसित केले
ते पाण्याच्या प्रवाहाची गती कमी करण्यासाठी डोंगर जवळ तपासणी करून धरणे बांधण्यासाठी एकत्र आले
धरनाची तपासणी भुजल पाण्याचा तक्ता वाढविण्यास आणि मातीची झीज कमी करण्यास मदत करते
चराई बंदी गुरांच्या अती चरण्या वर बंदी घातली गेली
अती चरणे मातीची झीज आणि ओसाड जमिनीस कारणीभूत ठरते
चराई वर बंदी 1994 95 मध्ये चाऱ्याचे उत्पादन 200 टन होते आणि ते 2001 2002 मध्ये 5000 6000 टन पर्यंत वाढले
कुऱ्हाड बंदी
झाडांची कापणी बंद झाली
झाडे मातीची झीज रोखण्यास मदत करतात
मातीच्या झीज मुळे जमीन निकृष्ट दर्जाची होते आणि त्यामुळे शेतीचे उत्पादन कमी होते
झाडा मुळे पावसाचे पाणी खाली हळू जाते आणि भू पातळी वाढविण्यास मदत होते
झाडां चे टाकाऊ माती चा कस वाढविण्यास उपयुक्त आहेत
नशा बंदी 22 दारूची दुकाने बंद करण्यात आली
दारू आणि तंबाखू चा वापर पूर्णपणे बंद करण्यात आला
दारूचे दुकान असलेल्यांना लोन पुरवीण्यासाठी ग्राम सभेने बॅंक्स सह टाइ अप केले
अपराधाचा दर कमी झाला
लोक अधिक उत्पादनक्षम कार्यात गुंतले गेले जे समुदायासाठी मदतीचे ठरले
कुटुंब नियोजन कुटुंब नियोजना च्या कायदे प्रमाणे प्रत्येक कुटुंबात फक्त एक मूल असे स्कतीचे करण्यात आले
जन्माचा दर 11 प्रति हजारा पर्यंत कमी झाला
स्त्रियांमध्ये गर्भधारणा संबंधित आरोग्य जोखिमेला प्रतिबंधित करण्यात आले
कुटुंब नियोजन देखील बालमृत्यूंचे प्रमाण कमी करते
ते लोकांना समर्थ बनविण्यासाठी आणि कुटुंब शिक्षण वृद्धिंगत करण्यात मदत करते
कुटुंब नियोजन एक स्थायी समुदाय तयार करण्याची गुरुकिल्ली आहे
या ट्यूटोरियल वरुन आपण अनुमान लावू शकतो
गावातील सामूहिक प्रयत्न महान बदल आणू शकतात
पंचसूत्री तत्त्वे फार प्रभावी असल्याचे सिद्ध केले आहे
ही पद्धत अनुसरून असे अनेक आदर्श गाव निर्माण होऊ शकतात
हे ट्यूटोरियल येथे संपत आहे
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल
जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर व्हिडीओ डाउनलोड करूनही पाहू शकता
स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम
स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते
परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते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
स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रॉजेक्टचा चा भाग आहे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
गव्हरमेण्ट ऑफ इंडिया कडून मिळाले आहे
या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
spoken tutorialorgnmeict इंट्रो